या ठिकाणी आपल्याला चर्च दिसत आहे चर्च चा साइड ला झाडे झुड्पे लावलेले आहेत रोपटे चर्च च्या बाहेर एक व्हाइट कलर च पांढर्‍या कलर च बोर्ड लावलेला आहे.

या ठिकाणी आपल्याला रेस्टॉरंट दिसत आहे त्या रेस्टॉरंट मध्ये आपल्याला हा एक दोन कपल आपल्याला बसलेले दिसत आहे टेबल्स वर आणि एक मनुष्य जाताना दिसत आहे आणि एका टेबल वर माणूस बसलेला दिसत आहे.